मी म्हटलं आज मला तुमच्याकडून काही माहिती हवी आहे

आपल्या कडे भारतीय रेल मध्ये म्हणजे ट्रेन मध्ये काय काय सुविधा मिळतात त्याचाबद्दल त्याचाबद्दल मला थोडंसं विचारायचं आहे

आपण सर्व ट्रेन मधे नेहमीच प्रवास करतो

मी आता रिसेंटली प्रवास करून आलोय आणि काय सुविधा मिळतात फॅसिलिटी मिळतात

तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती

ठीक आहे ठीक आहे चालेल आता तुम्ही हा जो विषय घेतलात रेल्वे आणि रेल्वे चा प्रवास हां तर रेल्वे बद्दल थोडक्यात मी थोडी रेल्वे बद्दल ची पूर्वापीटिका रेल्वेची देतो

आपल्याकडे रेल्वे चालू होऊन जवळपास एक दीडशे वर्ष झालेली आहेत कमीतकमी एकशे साठ एकशे सत्तर वर्ष तर झालेली आहेतच.आता सध्या रेल्वे हा एक मोठी इंडस्ट्री बनलेली आहे

साधारण त्याच दोन पॉइंट पाच म्हणजे टू पॉइंट फाईव लाख करोड त्यांचं बजेट आहे त्यापिकी ऐंशी हजार करोड रेल्वे ची सेफ्टी नवीन लोहोमर्ग त्यांचा रखरखाव ह्यांचासाठी खर्च होतात

तर आपल्याकडे स्वीडन ची डेमो म्हणून कंपनी होती त्या डेमो च कॉपी करून किंवा आपल्या मेक इन इंडिया मधून आपण ते डब्बे आपल्या आय सी एम आर च्या मद्रास त्या रेल्वे फॅक्टरी रेल्वे कोच मध्ये बनवले आणि त्यांच वजन आपण चाळीस टक्क्याने कमी केलं टोटल रेल्वे च टोटल रेल्वे गाडी च टोटल चाळीस टक्क्याने कमी झालंय तुम्हाला जवळ जवळ सदतीस टक्के त्या प्रवासाच्या इंधनाची एका वेळ च्या इंधनाच्या सदतीस टक्के तुमची कामी इंधनाची तुमची बचत झाली

ह्याचा मध्ये खूपच बचत झाली त्यामुळे नवीन टेक्नॉलजी लाऊन हे हे हलके डब्बे बनवले गेले हलके डब्बे असल्यामुळे तुम्हाला ते रेल्वे ओढण्यासाठी पण तुम्हाला कामी ताकद लागली त्यामुळे तुमच्या सदतीस टक्के

इंधनाची बचत झाली . आपल्यासारख्या देशाला जो इंधन बाहेरून जया ठिकाणी आणतो त्या ठिकाणी टक्के सदतीस टक्के इंधन मोठीच आपल्यासाठी गोवेरमेन्ट ने एक चांगलीच आपल्यासाठी चांगलीच सोय करून ठेवलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे

कार्बन एमिशन तुम्हाला कामी झालंय पर्यावरणाला मदत होते तुम्हाला त्या मुळे पहिल्यांदा आदि झुक झुक अगीनगाडी धूरांच्या रेषा हवेत सोडी आता तुम्हाला हल्ली धूर काही दिसत नाही

कुठल्याही प्रकारे एखादी आगगाडी गेली की आजू बाजू च्या लोकाना कडे काजळी पासरायची तशी आता तुम्हाला काजळी पासरणार नाही ठिके आता थोड्या ठिकाणी आपण आता डीजल वापरतो तर ठिके पण उद्या ईलेक्टरीफिकेशन झाल्या नंतर ह्याचमद्धे पण कामी येईल आता पण रेल्वे ही जी इंडस्ट्री म्हणतो त्याचमद्धे मेक इंडियन मेक इंडिया च्या ह्याचमध्ये मद्रास च्या कीव तामिळनाडू मधल्या एका रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये

1200 एच पी च्या इंजिन जी बनवलेली आहे

हा आ मला नक्की ते माहीत नही तामिळनाडू मध्ये कुठली तरी हे आहे माझ्या वाचनात इतकं नही पण त्या ठिकाणी बाराशे एच पी बाराशे एच पी ही आता मोठीच थोडी अवजड इंजिन झाली

पण ती इंडिया मध्ये बनवल्या मुळे त्याची कॉस्ट त्याला साधारण शंभर ते एकशे वीस कोटी च्या दरम्यान एका इंजिन ची आली पण आदरवाइज जे पहिले बाहेर बनन आपल्याकडे इम्पोर्ट होत होती त्याची कॉस्ट तिप्पट जवळ पास तिप्पट सव्वा तीनशे ते साडे तीनशे च्या घरात होती . आता ही इंजिन इथे तयार करायला लागल्यामुळे आपल्या लोकाना रोजगार तर मिळालाच पण अद्ययावत म्हणजे इंडिजिनस टेक्नॉलजी आपली अशी डेवलप होते की त्या मध्ये सुधारणा सुधारणा सुधारणा आपल्याला स्वताला करता येतील आता ह्याचा पुडचा टप्पा आहे तो बुलेट ट्रेन चा टप्पा आहे दोनशे तीस किलोमीटर पर आवर ह्या स्पीड ने धावेल ठिके सध्या मुंबई अहेमदाबाद हा जो

ह्या दरा मध्ये म्हणजे जवळपास फुकटच आपल्याला जे पैसे दिलेले आहेत पण ह्याचा इंडि पण ह्याचा वापर करून आपल्याला इंडिजिनस टेक्नॉलजी ने आपल्याला भारताला पण पुढच्या काळामध्ये अश्याच बुलेट ट्रेन स्वतच्या स्वत:

चार पाच वर्षामध्ये मला तर वाटत पुष्कळच डेवलपमेंट होईल हे ठिके आता बुलेट ट्रेन च स्पीड साधारण दोनशे तीस किलो मीटर आहे पण बाकीच्या स्पीड आता हे वंदे भारत एक्स ह्याची ट्रायल घेतली

ती एकशे चाळीस किलोमीटर णे तर धावतेच पण तिच्या एकशे ऐंशी किलोमीटर पर यांवर ह्या ह्याचमध्ये ट्रायल सक्सेस झाल्या आहेत . ठीक आहे आज नाही उदय नाही सहा महिन्यांनी एक वर्षभर तो पण एकशे तीस चा स्पीड गाठेल आणि त्यामुळे आपल्याला जी वेळेमध्ये बचत करता येतील आणि सेफ जरनी ह्या दोन्ही मध्ये हे होईल म्हणजे तो आपल्याला मार्ग मोकळा होईल . टोटल टोटल ह्या रेल्वे मुळे आपला जी डी पी आपण समजा तं संडे संत टक्के जी डी पी म्हणू तर वन पॉइंट फाइव जी डी पी हा तर फक्त रेल्वे मुळे वाढतो आता रेल्वे च्या लोकानी जारी एक लाख लोक जारी असली तरी पहिल्यांदा तरी पहिल्यांदा अकाऊंटेबईलीटी आणि रेस्पॉन्सिबिलिटी त्याची कोणकडेच नव्हती

पण आता रेल्वे मध्ये अककोंऊनटेबीलिटी आणि रेस्पॉन्सिबिलिटी मुळे लोक मन अंगावर टाकल्यामुळे लोक मनापासून काम करतात आणि इतकं चांगला काम करतात की गेल्या कित्येक दिवसामध्ये कुठला ही मेजर अॅक्सिडेंट झालेला नाही

आणि लोकाना ह्या तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळाला आहे

ह्या लोकांसाठी ही फार मोठी उपलब्धी आहे

मला अजून एक विचारायच होता की करोना काळामध्ये ट्रेन्स बंद केल्या होत्या त्याचमध्ये दोन वर्ष जय सुविधा किंवा जय फॅसिलिटीज सीनियर सिटिजन ला मिळायच्या किंवा काही विशिषट वर्गाला मिळायच्या वेग वेगळ्या समाजातल्या त्या त्यांनी पूर्ण बंद केलेल्या आहेत फक्त

हँडीकॅप म्हणजे अपांगनाच देतात आहे आणि सीनियर सिटिजन ला त्यांनी पूर्णच बंद केलंय तर ह्या विषयी तुमच काय मत्त आहे ?

आता बघा आता रेल्वे बद्दल ची जी चर्चा मी आता पार्लियामेंट मध्ये मी जी चर्चा ऐकत होतो आणि अश्विनी वैष्णव हे आपले एकदम सफल रेल्वे मिनिस्टर आहेत पहिले सुरेश प्रभू होते नंतर पीयूष गोयल आले

आता अश्विनी वैष्णव आहेत त्यांच एक उत्तर मी ऐकलं होता सगळ्या आपल्याकडे जे रेल्वे ट्रॅक टाकणे नवीन वंदे भारत सारख्या नवीन नवीन ट्रेनस बनवणे त्याचमुळे ह्या रेल्वे डिपार्टमेंट ला कामी निधी उपलब्ध आहे

त्यामुळे लोकाना त्यांनी आव्हान केलं लोकांनी पण त्या साठी सोडल्या होत्या तस जर म्हणायला गेला तर सीनियर सिटिजन पण लोकांनी पण थोडासा थोडासा त्याग करायला पाहिजे तुम्हाला जास्त हे हे करण्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगल्या फॅसिलिटी जास्त चांगल्या ट्रेनस जास्त चांगल्या सोई सुविधा प्लॅटफॉर्म वरती अश्या जर मिळाल्या तर त्या लोकांसाठी जास्त चांगल्या आहेत

बरं मला असा विचारायच होता समजा तुम्ही जनतेला देत नाहीये तर मग तर मग जे आठ दहा हजार खासदार आणि सगळ्या राज्यांच्या आमदार आहेत ह्यांच्या ह्या सुविधा सगळ्या कायम आहेत मग तेव्हा आपल्याकडे पैसा कसं उपलब्ध असतो

त्याचमध्ये पण आहे जस प्रत्येकाला असा विमानाचा ठराविक कोटा आहे पहिल्यांदा विमान सेवा ही सरकारी होती त्यावेळेला लोकं ह्याचा ह्याचा मध्ये बूकिंग करून गोवेरमेन्ट च्या पैशयामधून बूकिंग

करून जायची आता टाटा ने विमान सेवा खरेदी स्वतः जेव्हा खरेदी केल्यावर तुम्ही स्वतः टिकिट काढा आणि ते गोवेरमेन्ट कडून ते रेमबर्स करा आता ती सवय त्यांना लावलेली आहे आता सगळ्या ज्या सवयी ज्या आपल्याला फुकट च्या ज्या मिळत होत्या

अश्या एक आणि दोन वर्षात तीन वर्षात जाणार नाहीत हे नक्कीच आहे हळू हळू हळू त्यात सुधारणा होईल आणि ह्या लोकांना पण तुम्ही ट्रेन च टिकिट काढून बसा आणि त्याचे पैसे डिपार्टमेंट मध्ये हे करा आता काय होता आता समजा तुम्हाला एक

पंचवीस वेळ जायच असेल तर लोकं पन्नास वेळा फुकटात जाऊन यायची आणि ती पण दादागिरी मुळे पाहिजे ती सीट पाहिजे तो कोच बर्थ बर्थ वगैरे सगळं मिळायच आता ठीक आहे थोड्या वेळाने काही काळानंतर ह्या सुविधा रेल्वे मधल्या ह्यांचा बंद होतील

ते पण सामान्य नगरिकांसारखे असतील आणि त्यांचा टिकिट च जो खर्च आहे टु त्यांना सरकार कडून रिइमबर्स करून घ्यावा लागेल ज्या ठिकाणी त्यांना पंचवीस वेळ जायची सोय असेल त्यावेळी त्यांना सव्वीसा वी सुविधा त्यांना ही मिळणार नाही

लेट अस होप सो लेट अस होप सो हे सत्तर पंचाहत्तर वर्षाची वाईट सवयी काही दिवसात काही जाणार नाही त्यासाठी थोडा वेळ लागेल बरं आता मी दोन गोष्टीच फक्त हे करतो कारण आपल्याकडे वेळ थोडा कामी आहे आता

की एक रिजर्वेशन करण आहे ते खूप सोयीचा झालंय आणि दूसरा म्हणजे रेल्वे मध्ये जी सेक्युर्टी आहे त्याचमध्ये आपल्याला काही तरी कारण आपल्यामद्धे जे प्रवासी आहेत त्यांचमध्ये दिसईपलिन जरा ही नाहीये काही त्याचात गैरफायदा पण घेतात बरेच वेळा

आता रेल्वे च बूकिंग किंवा रेल्वे च रीझरवेशन म्हणू आता पाहिल्यानदी आपण आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे अजून लहान होतो काय चार पाच वर्षापूर्वी रेल्वे आम्ही काऊंटर वर्च जाऊन टिकिट काढायचो पण आता

तुमचं सगळं ऑनलाइन झालेला आहे तुम्हाला घर बसल्या तुम्हाला ऑनलाइन टिकिट मिळू शकतात रेल्वे च एक फायदा की तुमच टिकिट असतं दिल्ली , पुणे, मुंबई , समजा तुमच टिकिट एक जनरल साठी

पाचशे रुपये असेल किंवा ए सी सेकंड क्लास साठी एसी सेकंड साठी तीन हजार असेल ते तीन हजारच राहत तर विमानाच्या प्रवास सारख ते वाढत नाही म्हणजे विमानला थोड्या थोड्या टप्प्यानंतर टप्प्या टप्या नंतर ते वाढत वाढत जाता आणि नंतर शेवटच्या वेळी टिकिट दहा हजार असत

काही नही अगदी तत्काल मध्ये तुम्ही टिकिट जारी खरेदी केलं तेवढ्याच पैशात तुम्ही तिकडे जाऊ शकता त्या त्या वर्गाच्या टिकिटा च्या टप्प्या नुसार इकडे म्हणजे आदि आता कॅन्सलेशन झाल

समजा तुमच तुमच एक हे कंसलेशन झाल समजा समजा तुमच एक अ कॅन्सलेशन करताना पण अ तर तुम्ही समजा टिकिट बूकिंग आदि काढलीत ती जारी तुमची कन्फर्म नसली वेटिंग वरती असली तरी कालंतराने लोकं अ

आपला जाणं रद्द करतात आणि त्यामुळे तुम्हाला कन्फर्मेशन मिळायची शक्यता रेल्वे मध्ये जास्त असते कारण बऱ्याच सीट असतात बऱ्याच जागा असतात आणि बऱ्याच ट्रेन साठी लोकं तरी करतात असतात त्यामुळे तुमचं एक कन्फर्म प्रवास असतो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

समजा ट्रेन काहीतरी तीन तास लेट झाली तर लोकाना रिफंड मिळणार असा काहीतरी असा नवीन रूल आहे

नाही अजून तरी माझ्या वाचण्यात नही आले . बऱ्याच ठिकाणी मी वाचत असतो ऐकत असतो पण माझ्या वाचण्यात तरी अजून हा रूल

पण एकंदरीत अआ आणि तुमचं प्रवास जर अ ठीक आहे एखाद्याचा प्रवास जर रद्द झाला तर तर सगळेच पैसे बुडण्यापेक्षा थोडेफार पैसे कापून बाकी च नव्वद टक्के तरी रिफंड तुम्हाला मिळतातच हे आहे त्यामुळे हे आहे त्याच हे आहे

पहिले म्हणजे दररोज साधारण आपल्या रेल्वे च जर बघायच झालं तर रेल्वे च आपल्या साधारण बारा किलोमीटर पर डे हा रेल्वे मार्ग नव्याने बांधून होतोय म्हणजे परदेश सारखी मोठी मशीनरी वापरुन

रेल्वे मोटर्मन ला कळायची फॅसिलिटी आता तयार झालेली आहे ह्याचा मध्ये त्यामुळे तुम्हाला ती फॅसिलिटी मिळाली की पुडच्या तीन अ स्टेशन ची काय परिसतिथी आहे हे तुम्हाला मोटर्मन ला चालत्या रेल्वे मध्ये कळतं

दूसरा म्हणजे पूर्वी रेल्वे म्हणजे अ अ आपण वाचायचो ह्या दोन गद्य समोरासमोर आल्या आणि मोठा अॅक्सिडेंट झाला आणि शंभर मानस मेली आता ही परिसतिथी नाही सध्या जी एक ट्रायल झाली आहे

त्यांनी ह्या सगळ्या गाड्यांमध्ये रडार आता रडार हे असा आहे जे अंतर मापता तुमच तिकडन येणाऱ्या गाडी मध्ये रडार इकडणा येणाऱ्या गाडी मध्ये रडार हे जर बसवला तर जय समोर समोरून येणाऱ्या डायरेक्ट

हिडन कोलीजन होईल टु तुम्हाला वाचवता येईल आणि ह्या गद्य समोरासमोर आल्या नंतर ही शंभर मीटर अंतर दोघांमध्ये ठेऊन थांबतात थांबतात त्या . त्या मुळे मोठ्या ह्या असा कुठला अॅक्सिडेंट होणार नाही तिसरा म्हणजे पाहिल्यानदी क्रॉससीनग हा फार एक मोठा डोके दुखी होती रेल्वे क्रॉससीनग मग रेल्वे क्रॉससीनग मग त्याचमद्धे दायर उघडायला मानस ठेवणार मग ती मानस झोपणार किंवा ती जागेवर नसणार आता बऱ्याच

जोशी साहेब तुमच धन्यवाद आणि तुम्ही केलेल्या सहकाऱ्याबद्दल थॅंकयू वेरी मच

ठीक आहे ठीक आहे थॅंक यू ओके